आता तरी थोडंसं दमट आहे काल तर काल म्हणजे थोडंसं पाण्याचं मौसम जमलं होतं ना त्यामुळे नाहीतर त्यादिवशी नाही का forty eight च्या जवळपास होतं. forty six forty eight

खूपच वाढलंय पावसाचं वातावरण होतं आणि आता परत तपायला लागलंय.

मग काय तू regular college ला जातो काय? नाही मी regular नाही जात फक्त paper जाते ना regular कसं मला बारा तास लागतात जायला अरे बाप रे एवढ्या लांब

तिकडे इकडे ते migration certificate ते transfer झालं की त्याचं certificate खूप मतलब डोक्याला headache आहे.

हां state च वेगळं आहे पण इकडची इकडचे जे शिक्षण तिकडे नाही मानत महाराष्ट्रामध्ये तिकडचं इकडे नाही मानत. तिकडे काय करत होता म्हणजे बोल बोल इकडच्या इकडच्या शिक्षणाला महाराष्ट्रात value नाही आहे. तिकडच्या शिक्षणाला इकडे MP मध्ये value नाही आहे, असं आहे ते अच्छा हां आणि कसं मग Mcom करायचं म्हंटल इथे तर ते इकडचं थोडंसं वेगळं आहे ना खूप वेगळं आहे तर ते आपल्याला डोक्यात बसतं नाही बसतं. त्याच्यापेक्षा तिथेच जिथे केलंय तिथेच ते पण बरोबर आहे.

मग काही असं classess वगैरे नाही केले का parlor चे शिलाई machine चे वगैरे parlour चे नाही parlor चा नाही केला. अं याचा केलाय मेहंदीचा class केलाय. cake चा class केलाय. cake तर मग order वगैरे नाही घेत का घरून नाही order वगैरे नाही घेत. त्याला ना गं खूप म्हणजे त्याचं सामान खूप महाग आहे. तर एक deal का बरं नाही करत घरच्या घरून एखादी मोठ्या company सोबत ते छोटे छोटेसे cake order करायचे कमी budget मध्ये आणि sell करायचे मग decorate करून त्यांना जास्त budget जास्त पैशामध्ये हां ते तर आहे मला ते आता कराय करायचं होतं पण त्याचं सामानचं खूप महाग आहे. मी ना घरीच बनवते त्याचा bake वगैरे आणि मग घरीच खाऊ घालते सगळ्यांना अच्छा छान आहे.

मी पण करणार होती पण माझ्याकडे वेळ नसतो ना त्यामुळे मला काय करायला मिळत नाही. माझं मला parlor वगैरे झालंय शिलाई machine वगैरे मेहंदीचा पण येतो.

हं करीन म्हंटलं मी पण cake चा म्हणजे कसं छोटे मोठे पण घरूनच order घेतले ना तरीपण रोजी निघून जातो.

parlour च म्हणजे सगळ्यात best parlor चच आहे. हां ते तर आहे त्याच्यात खूप मतलब income खूप आहे त्याच्यात एक एक customer पण आलं ना त्याच्यामध्ये profit च भेटतो.

ते तर आहे. काय म्हणतेस आणखी मग काही नाही बस मजेत तू सांग

tiffin वगैरे करून देते ना इथे सकाळी रात्री येतात आणि सकाळी जातात इंदोरला कितीला रात्री दहा नऊ दहा वाजेला आणि सकाळी जातात नऊ वाजेला वापस इंदोरला अच्छा अच्छा इंदोरला जातात काय लई लांब आहे ग मग हां हां नाही लांब नाही आहे चाळीस kilometer आहे.

नाही नाही bus आहे ना bike ने तर जास्त petrol लागतं petrol किती महाग झालंय. तेच तर सगळीकडेच महाग झालं ग काय करावं काय नाही समजतच नाही.

आमची joint family आहे तर इतकं माहिती नाही पडत. हो तेच तर

आ सगळंच काही महाग झालं दिवसेंदिवस cylinder अगोदर किती स्वस्त होतं. सातशे रुपयेला सहाशे रुपयेला मिळायचं.

आता आमच्या इकडे cylinder तो cylinder साडे अकराशे रुपये आहे. तुमच्या इकडे कितीला मिळतो?

एका वर्षामध्ये एवढं महाग होईन तर लोकं गरीब लोकं काय खाणार बरं काहीच म्हणजे उपाशी मरणार हो ना तेच तर

तेच तर ग त्यांचं विचार पण करायला पाहिजे बिचारे सकाळपासून कष्ट करतात आणि मग रात्री सुख तरी भेटते. म्हणून ते cylinder चा तरी use करतात. पहिला तर काड्यावर तरी करायचे लोकं आता cylinder दिलं तर दिलं मोदीजींनी आणि वाढवून टाकलं एवढं सगळं महागाई

जिथं जिथं गरीब लोकांचाच मरणं आहे. नोटबंदी ती केली होती तेव्हा मोठे मोठे लोकं check ने व्यवहार करायचे आणि गरीब लोकं बिचारे ते पाचशे रुपयच्या नोटा change करायसाठी लायनीत लागले होते धक्काबुक्की करत.

काय करणार आहे आता काही आहेच नाही बिचाऱ्यांकडे काही करण्यालायक बिचारे आणतात तसे खातात तसे राहतात.

त्यांचंपण थोडं बहुत विचार करायला पाहिजे.

मग झाली का तुझी exam वगैरे नाही माझी exam आता तेवीस पास पासून आहे. तर मी वीसला जाणार आहे महाराष्ट्र अच्छा इकडे येणार आहे गावाकडे हां गावाकडे येणार आहे आता मग train वगैरे book करून ठेवली काय ticket वगैरे

का बरं की मी एकटी जाणार आहे ना तर मी sleeper coach ने जाणार आहे रात्री

हां travels ने

चल मग चौदा minute तेवीस झाले आहे मी परत तुला call करते याच number वर ठीक आहे मग हां

hi श्रद्धा कशी आहेस? hi पल्लवी मी मस्त तू कशी आहेस? हो मीही मस्त आहे बाकी सर्व कसे आहेत? हो मस्त आहेत. तुमचं कस आहे? हो सगळेजण मस्त आहेत ग आणखीन खूप दिवसातून फोन केला ना तुला कसे आहे कसे वाटले तुला हो मस्त वाटत बोलूया ना आपण बसून एक थोडा वेळ

अग मला ना म्हणजे विचारत होते कि top ten university विचारत होते पण मला ना सांगता नाही आलं पण तुला माहिती आहेत का?

हो हो सांग ना please हा आपण भारतातील top university मधून आपण आपले शिक्षण पूर्ण करावे हे आपल्या प्रत्येकाची इच्छा असते हो ना हो कारण शिक्षणाचा दर्जा हा जर उच्च राहिला तर पुढे जाऊन आपल्याला त्याचा खूप फायदा होतो मग पुढे जाऊन भविष्यात आपण एखाद्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर ची नोकरी देखील येण्यास मदत होते ना

हो अह first आहे बेंगळूर येथील India institute of a science अह science ची engineering अह अह destination assistment क्षेत्राचे उच्च शिक्षण हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे INF कडून first ranking देण्यात आलेली best university आहे आणि हि अह ह्या institude ला स्थापना एकोणविशे नऊ मध्ये जमशेटी टाटा यांच्या सक्रिय पती banned करण्यात आली होती. आणि दुसरी university आहे ती जवाहरलाल नेहरू अह दिल्ली university हि भारतातील दुसऱ्या क्रमांकावर आलेली top university आहे. hi पल्लवी hello पल्लवी

आवाज येतोय ना माझा

अह जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNC हे भारतातील नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. मग हे एक भारतीय सार्वजनिक संशोधन प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे. भारतातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ह्या विद्यापीठाचे नाव ठेवण्यात आले होते मग अह हे विद्यापीठ अह हे विद्यापीठ master degreePHD साठी अतिशय उत्तम विद्यापीठ आहे.

मग पुढची university काय आहे ग हो हो

अह अह बनारस हिंदूंसाठी हे पूर्वी central हिंदू कॉलेज म्हणून ओळखले जायचे हे बनारसी उत्तर प्रदेश भारत येथे शिस्त एक महाविद्यालयीन केंद्रीय संशोधन विद्यापीठ आहे. अह ह्या बनारसी अह हिंदू university ह्या अतिशय आशियातील सर्वात मोठी निवासी हम्म ह्या विद्यापीठाचे एकूण दोन campus आहेत एक main campus आणि दुसरे राजीव गांधी south campus म्हणून आणि चौथी university हैदराबाद विद्यापीठ हे हैदराबाद तेलंगणा भारत येथे शिष्ट एक प्रतिस

सार्वजनिक केंद्रीय संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना एकोणविशे चौऱ्याहत्तर मध्ये करण्यात आली होती. ह्या विध्यापीठेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे कि सर्व student hostel ला येथे hostel ची सुविधा प्राप्त होते म्हणजे एकूण अह पंच्यान्नव percent university आहे अह या विद्यापीठात Student ला science humanity related विविध course देखील उपलब्ध करून देते अह आणि पाचवी आहे कोलकत्ता विद्यापीठेची स्थापना चोवीस जानेवारी अठराशे अह fifty seven मध्ये करण्यात आली अह विद्यापीठात एकूण चौदा campus आहेत जे संपूर्ण कोलकत्ता शहरातच अलग अलग विद्यापीठ स्थापित करण्यात आली आहेत कोलकत्ता विद्यापिठेचे सगळ्यात पहिले वैशिष्ट्य आहे कि विद्यापीठातून सर्वप्रथम महिलांसाठी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षण सुरु करण्यासाठी आले होते हम्म कोलकत्ता विद्यापीठ हे अह युरोपियन आणि भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्च ऐतिहासिक शिकणारे पहिले विद्यापीठ आहे

अग ते अजून एक आहे म्हणले ना ते अह काय ते जाधवपूर university बद्दल पुढची जी हो हो तेही सांग ना

अह स्थापना ते झालं जाधवपूर विद्यापीठ हि स्थापना बघ हा एकोणविशे सहा मध्ये बंगाल technical institute या नावाने करण्यात आली होती अह मग पुढे जाऊन एकोणविशे पंचावन्न मध्ये या technical institute ला विद्यापीठे विद्यापीठेचे रूप देण्यात आले होते हा अह या विद्यापीठाचे एकूण दोन campus आहेत. एक जाधव पूर मध्ये दुसरे येते आहे बघ हे विद्यापीठ engineering साठी भारतात प्रसिद्ध आहे hello पल्लवी

सांगू का अजून एक अह एकच माहिती आहे मला तू सांगती तो एकच माहिती आहे मला

अह अण्णा university ची स्थापना अण्णा university आहे एक सगळी नवीन नवीनच आहेत अह त्याची स्थापना बघ एकोणविशे अट्ठ्याहत्तर मध्ये करण्यात आली होती. अच्छा ऐक ऐकना की मलाही सांगत होते की अजून एक अमृता विश्वा विद्यापीठ जे कि तमिळनाडूमध्ये आहे मग त्याच जे

अह आणि या विद्यापीठाचे campus कर्नाटक आणि केरळ राज्यात देखील आहे या विद्यापीठाचे संचालन कार्य करण्याचे काम माता अमृता देसाई पठा कडून केले जाते. आणखीन एक जी आहे कि muniple academy of higher educational university आणि याची स्थापना एकोणविशे त्रेपन्न साली झालेली आणि ही engineering आणि medical education साठी भारतात प्रसिद्ध असलेली एक private university आहे या व्यतिरिक्त येथे student ला Alt आणि management

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखीलएकोणविशे एकोणचाळीस मध्ये पुणे येथे अह या नावाने करण्यात आली होती मग पुढे जाऊन याच विद्यापीठाला सावित्रीबाई फुले त्यांचे नाव देण्यात आले होते म्हणे अह तेव्हापासून हे विद्यापीठ सावित्रीबाई फुले अह पुणे विद्यापीठ म्हणून पुढे या नावाने सर्वांनी ओळखले. तर या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यापीठ हे शहरातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय अं केंद्रांपैकी एक आहे. अह सावित्रीबाई फुले अह फुले अह हे पुणे विद्यापीठ science commerce arts अह आणि management इत्यादी अभ्यासा सह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या उत्कृष्ट educational program साठी पण offer करते म्हणे आणि जे top university याच्या व्यतिरिक्त खरच खूप भारी आहेत आणि अह त्यांचा लोकांनी खूप फायदा करून घ्यावा पुढे त्यांच्या future मध्ये तेथे त्यांच्यासाठी भारतातील काही जे top ten विद्यापीठातील अह सर्वात मोठ्या नावावर जे आहे विद्यापीठ ते खरच खूपच भारी आहेत देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या यादी अह मुंबई विद्यापीठाने पहिला शंभर संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. आणि या विद्यापीठात पासष्ठाव्या स्थानावर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील पारंपरिक राज्य विद्यापीठाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय संस्थानात्मक ranking मध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली आहे. मागील वर्षी मुंबई विद्यापीठ एकविसाव्या स्थानावर होते आणि सावित्रीबाई फुले जे आहे ना ते सर्वसाधारण क्रमवारीत विद्यापीठाने एकोणिसावे स्थान मिळाले आहे. तर पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे या विद्यापीठाने ऐकून अठ्ठावन्न point सत्त्याहत्तर गुण प्राप्त केले आहेत. तर खरच खूप काही अह विद्यापीठ आहे की आपल्याला आणखीन माहिती नाहीयेत पण पण दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण भारताचे शिक्षण मंत्रालयाने NIRF ranking जाहीर केले होते.

हो हो hello पल्लवी आणखीन ना भारतातील सर्वोत्तम कॉलेज विद्यापीठांची यादी केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केली होती. top ten पैकी पाच महाविद्यालये दिल्ली विद्यापीठाशी संलग्न होती. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेले मिरांडा हाउस या महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा आपले सर्वोच स्थान कायम ठेवले. अह मिरांडा house दोन numberlady श्रीराम कॉलेज तीन number हिंदू कॉलेज forth number saint stiffen कॉलेज आणि presidency कॉलेज Loyola कॉलेज पाच number saint Vesuvius कॉलेज आठ नंबर रामकृष्ण मिशन विद्या मंदिर नऊ number हंसराज कॉलेज आणि दहा numberPSALM कृष्णराव कॉलेज for women तर चार एप्रिल दोन हजार सोळा रोजी पहिली ranking जाहीर करण्यात आली होती. पहिली यादी केवळ चार श्रेनेतील होती मात्र यंदा दहा विविध विभागांमध्ये ranking जाहीर करण्यात आली होती. Overalluniversityengineering दोन numbermanagement आणि pharmacy कॉलेज medical law architecture आणि dental अश्या विभागामध्ये सर्वोत्तम संस्थानची निवड करण्यात आली. हा पल्लवी हो आणखीन ते मुंबईमधील जे आहे राष्ट्रीय स्तरावरील ranking जी framework देशाच्या सर्वात्कृष्ट विद्यापीठाच्या यादीत मुंबईला पन्नास मधील स्थान मिळाले होते. देशातील सर्वात्कृष्ट सेवांमध्ये गेल्या वर्षी मुंबई पंचेचाळीस व्या स्थानी होती. यंदा मुंबई विद्यापीठाची छप्पनाव्या स्थानावर घसरण झाली आहे. अह देशातील शंभर सर्वोत्कृष्ट संस्थांच्या यादीत ही मुंबई विद्यापीठाच्या शहान्नव व्या क्रमांकावर घसरण झाली आहे देशातील सर्वोत्कृष्ट शंभर उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ ऐक्यांशी व्या स्थानी होती. देशातील उच्च शिक्षण संस्थातील स्पर्धात्मक वाढावे यासाठी दरवर्षी international ranking framework जाहीर केले होते त्यामध्ये सर्व शैक्षणिक संस्थांचे एकत्रित ranking विद्यापीठ कॉलेज research संस्था pharmacy engineering management medical dental अह विविधि आणि architecture आधी प्रकारांमध्ये हे ranking जाहीर केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी वीस तेवीस या वर्षाचे ranking जाहीर केले त्यामधून मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक संस्था च्या यादीत घसरण झाल्याचे समोर आले आहे.

यंदा त्यात घसरण झाली आहे. तर खरंच अह श्रद्धा तू सांगितल्याबद्दल मला विद्यापीठांची आणखीन माहिती माहितीची ओळख झाली सांगितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि खूप काही मला या विद्यापीठांकडून शिकण्यास मिळाल आणि खूप काही आहेत

खरंच सांगितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि मलाही कळालं की अह top ten university जे आहेत ते खरंच खूप कमालीचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच त्याचा फायदा करून घेतला पाहिजे बरोबर ना हो हो पल्लवी म्हणजे पुढील भावी

हो येतोय येतोय आवाज येतोय हा बोला मावशी हा अगं काय नि काय चाललंय तुझं आता काही नाही अं मी java चा course करत होते आता झालाय आता हेच apply करते online ते apply करायचंय

अच्छा अच्छा walk in ला नाही गेली complete झाला java चा course म्हणजे कुठलं certificate मिळतं java चा कुठला course केला तू